हे इंडियन ऑइलच पेट्रोल पंप आहे आत ही गर्दी आहे एक स्त्री तिथून जात आहे एक गेट दिसत आहे बाकी पत्र्याच शेड दिसत आहे एक सुकलेल झाड दिसत आहे.